समोरील चित्रामध्ये सुरेख अशी शेती आहे दूर-दूर वर फक्त शेतीची हिरवी गार झाडे या ठिकाणी दिसत आहे.

समोर एका मोठे शासकीय ऑफिसाचे मोठे प्रमुख दरवाजे आहेत.

या गार्डना च्या मध्यभागी लहान मुलांना खेळण्यास एक झोका देखील आहे.

समोरील चित्रा मध्ये हॉटेल चे प्रमुख द्वार-द्वा दाखविण्यात आले आहे.

मुलांची गर्दी वर जमलेली आहे. इमारतीच्या बागेत विविध झाडे आहेत.

ज्याच्यासमोर एक मोठा गेट आहे. आजू-बाजूस शो ची झाडे देखील आहेत.

हे एक जुने सोसायटी चे मकान बांधलेले आहेत.

छोटा व बारीक आणि त्याच्या आजू बाजूस मोठे घनडाट जंगल देखील आहे.

हे चित्र एका व्यायाम शाळेचे आहे अतिशय मोठी अशी ही व्यायाम शाळा आहे.

रात्रिच्या अंधाऱ्यात अतिशय शुंदर व सुरेख चांदन्या सारखी दिसून येत आहे.